ये इमेज मे म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स है। ड्रम बहोत सारे लोग है।

ये इमेज मे कही सारे बिल्डिंग्स है एक मेडिकल कॉलेज की बिल्डिंग है जो ब्राउन कलर की है और एक बिल्डिंग ब्राउन अँड येल्लो अँड व्हाइट कलर की है।

बसेस रेड कलर रेड कलर के है उनके सामने एक लाइटिंग का पोल है और पानी मे एक बोट है जिसका टॉप ब्लू कलर का है और जगह पानी और हरियाली है।